मला तुम्ही ज्वेलरीविषयी माहिती देऊ शकता का?

हा, सांगा बरं, ज्वेलरीचे किती टाईप्स असतात? आता टाईप्स तर पुष्कळ आहेत. ग्राममध्ये येतात, ऑक्सिडाईज्ड येते. पुष्कळ आहेत.

जस्ट आता बघा म्हणजे एक दीड वर्ष झालं. ओपन केलं आहे त्यामुळे म्हणजे जेवढी मला इन्फॉर्मेशन आहे मी तेवढी तुम्हाला देऊ शकते.

हा चालेल, त्यामुळे आता मला जस्ट नवीन नवीन आहे त्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन नाहीये माझ्याकडे.

गोल्डमध्ये पण आहेत, एक ग्राम, दीड ग्राममध्ये पण येतात ते वाले आहेत आणि बाकी आपले असे मतलब इमिटेशन.

आता सध्याच्या घडीत जास्त कोणती युज करते म्हणजे लेडीज वगैरे?

त्यामुळे इमिटेशन ज्वेलरी म्हणजे आजकाल जास्त वापरली जाते.

ते कसे घेतलं, युज केलं, कमी पैशात असते असं नाही. त्यामध्ये पण voice not clear येतात, व्हरायटी येतात, क्वालिटीज येत असतात,

त्यामध्ये, गोल्डमध्ये असं आहे, जे रेंज असली त्याच रेंजमध्ये घ्यावं लागतंय.

तसं आमच्याकडे एक ग्राम, दीड ग्राम हे पण आहेत. थोडंफार डिस्काउंट देतो त्यावरती.

आणि ग्यारंटी असते जर काही झालं त्याला, पॉलिश वगैरे इश्यू असला तर आम्ही रिटर्न घेते.

आणि पॉलिश पण करून देते.

तसं काही नाही पण पॉलिश जर करायचं असेल तर थोडा टाइम लागते कारण आम्हाला पण ते दुसरीकडे पाठवावं लागत असते. तिकडनं मग आमच्याकडे येत असते. पॉलिश आमच्याकडे नाही होत.

आणि ते गोफ वगैरे बनवते लग्नाचा वगैरे त्यात हे... हो पण आता ते कसं आमच्याकडे जे आहे पॉलिशवाला. आता ते कसं एक ग्रामवाला म्हणतात, दीड ग्रामवाला म्हणतात, त्यामध्ये तेवढं सोनं नसते.

आणि मग ते सोनार लोकं आहेत ते असं सांगतात की हे एक ग्रामचं आहे, एवढ्या ह्याचं आहे, पण ते तसे नसते फक्त त्याला पॉलिश दिला जात असते तेवढा.

आणखी ज्वेलरीमध्ये काय असते? ज्वेलरीजमध्ये तर अजून असं पुष्कळ काही आहे. एवढं आहे लेडीजचं की सांगता सांगता पूर्ण होऊन जाईल. खूप व्हरायटीज आहे यामध्ये.

भयंकर आहेत आणि असं आहे, रोज एक दोन दिवसात नवीन नवीन डिझाइन तुम्हाला बघायला मिळणार.

हा आणि तसंच ठेवावं पण लागते एक से एक.

आणि लेडीजचं तर तुम्हाला माहिती आहे, ऐसी होना, ऐसी नही वैसी होना,

सगळं ऑनलाईन बघतात, फोटो घेऊन येतात, असं दाखवा, तसं दाखवा.

हो, ते पण आहेत. इअर रिंग्स आहेत, गळ्यातले आहेत, मंगळसूत्र...

सर्वच. बेंटेक्समध्ये... बेंटेक्स म्हणजे सर्वात लो क्वालिटी आहे ना? हो, असं नाही, त्यामध्ये म्हणजे प्रत्येक ह्याच्यात म्हणजे क्वालिटी असतात. त्यामध्ये पण हाय रेंजची पुन्हा ऑक्सिडाईज्ड झालं, बेंटेक्स झालं, जर्मन सिल्वर झालं, आता त्यामध्ये पण व्हरायटी येतात. सध्याच्या ह्याच्यात थोडीफारमध्ये सर्वच येतात म्हणजे लोपासून ते हायपर्यंत. असं म्हणता नाही येणार की एकदम लो आहे.

त्यामध्ये पण सर्वच प्रकारच्या व्हरायटीज असतात.

ग्यारंटीवाले पण असतात. बस एवढंच आहे की मग ते कॉस्टली असतात.

हाय गोल्डची ज्वेलरी, असं आहे ती घेतली महाग होते ती कॉस्टली असते; पण कसं त्याची ग्यारंटी असते. ती आरामशीर दहा वर्षे चालू शकते. त्या पॉलिशला काहीच होत नाही आणि तुम्ही साधी घेतली असं तर त्याची आम्ही ग्यारंटी घेऊ शकत नाही. कारण त्याचं कधी पॉलिश जाईल. ठेवता ठेवता पॉलिश त्याचं जाऊ शकते.

आणि त्याच्यात मग त्यांचे रेट कमी असतात.

जेवढा जास्त त्याच्यावर डेकोरेटिव्ह वर्क तेवढं ते... हा आणि ते कसं फिनिशिंग, त्याचं पॉलिश त्यावरती रेट असतात, असं आहे.

तसंच आता ऑक्सिडाईज्ड आहे, ऑक्सिडाईज्ड स्वस्त असते आणि ऑक्सिडाईज्डमध्ये जर्मन सिल्वर असते ते थोडं हेवी असते आणि ते कधी डबल रेंजमध्येच समजून जा एकदम कॉस्टली असते.

त्यातले इअर रिंग असो, लॉंग... लॉंग नेकलेस असो, शॉर्ट नेकलेस असो, काही मंगळसूत्र असो, काही असो.

त्यामध्ये पण क्वालिटी क्वालिटी असते. आता एडीमध्ये... एडीमध्ये पण क्वालिटी असते. आता जर ओरिजिनल एडी असली तर ती एकदम जास्त कॉस्टली असते आणि समजा ड्युप्लिकेट असली...

असं आहे ते आणि पॉलिशवाले पण येत असतात. पॉलिशमधले असले तर त्याची रेंज थोडी कमी असते. त्याचमध्ये जर एक दोन स्टोन जरी एक्स्ट्रा लागले तर त्याचे रेट वाढून जात असते.

कारण की ते थोडे महागच येत असतात.